जावा सर्व्हलेट्स आणि JSPsवरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत वेब सर्व्हर वेब कंटेनर तसेच आपणJava सर्व्हलेट आणि जेएसपी बनवणार आहोत
आपण वापरणार आहोत उबंटु वर्जन 1204 नेटबीन्स इदे 73 जेडीके 17 फायरफॉक्स वेबब्राऊजर 210 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता
ह्या पाठासाठी तुम्हाला नेटबीन्स इदे मधून कोर जावा वापरण्याचे आणि 000045 000041 एचटीएमएल चे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
सर्व्हलेट्स आणि JSPला जाण्यापूर्वी आपण वेब सर्व्हरची माहिती घेऊ
वेब सर्व्हर म्हणजे इंटरनेटवरील युजरला माहिती पुरवणारी प्रणाली
ह्याला इंटरनेट सर्व्हरसुध्दा म्हणतात
वेब कंटेनर हा वेब सर्व्हरचा घटक असून जावा servletsशी संवाद साधतो
ह्याला सर्व्हलेट कंटेनरसुध्दा म्हणतात
सर्व्हलेट कंटेनर त्याच्या आतservletsकार्यान्वित करण्याची परवानगी देतो
आता साधी सर्व्हलेट कशी लिहायची ते पाहू
नेटबीन्स इदे वर जाऊ
IDEच्या डावीकडे असलेल्या प्रोजेक्टस टॅबवर क्लिक करा
मागे आपण मायफर्स्टप्रोजेक्ट नावाचे एक साधे प्रोजेक्ट बनवले होते
तुम्ही IDEच्या डावीकडे ते बघू शकता
आपण प्रोजेक्टच्या आत servletबनवू
MyFirstProjectवर राईट क्लिक करा
न्यू खालील सर्व्हलेट्स वर क्लिक करा
न्यू सर्व्हलेट विंडो उघडेल
क्लास Nameम्हणून मिझर्व्हलेट द्या
पॅकेज नामे म्हणून orgस्पोकेंट्युटोरियल असे टाईप करा
नेक्स्ट वर क्लिक करा
एड इन्फॉर्मेशन टीओ डिप्लॉयमेंट डिस्क्रिप्टर webएक्सएमएल क्लिक करा
आपण orgspokentutorialमिझर्व्हलेट हे क्लासनेम पाहू शकतो
सर्व्हलेट नेम हे क्लासनेम प्रमाणे आहे जे मिझर्व्हलेट आहे
यूआरएल पॅटर्न देखील क्लासनेम प्रमाणेच मिझर्व्हलेट आहे
आपण हे बदलून मायझर्वलेटपाठ करू शकतो
फिनिश वर क्लिक करा
IDEने myservletजावा साठी बनवलेला सोर्स कोड सोर्स एडिटर विंडोमधे बघता येतो
आपल्याला MyServletjavaहे पॅकेज orgस्पोकेंट्युटोरियल मधे बनलेले दिसेल
सर्व्हलेट हे इतर जावा क्लास प्रमाणेच असते
फक्त सर्व्हलेट मधे मेन मेथड नसते
आता ग्लासफिश सर्व्हर बद्दल अधिक जाणून घेऊ
सर्व्हलेट कंटेनरमधे सर्व्हलेट ठेवली जाते
आपण सर्व्हर म्हणून ग्लासफिश वापरत आहोत
सर्व्हलेट कंटेनर हा Glassfishचा घटक असून सर्व्हलेट्स शी संवाद साधतो
आता नेटबीन्स इदे वर जाऊ
लक्षात घ्या मिझर्व्हलेट हा HttpServletचा विस्तार करतो
कोडच्या शेवटी एचटीटीपीसर्वलेट मेथडस बघू शकतो
ह्या मेथडस बघण्यासाठी डाव्या बाजूच्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करा
डोगेत डोपोस्ट आणि गेटसर्व्हलेटिंफो मेथडस बघू शकतो
ह्या मेथडस ओव्हरराईड करता येतात
आपल्याकडे वर processRequestनावाची आणखी मेथड आहे
गोंधळ टाळण्यासाठी प्रोसेसरीक्वेस्ट आणि गेटसर्व्हलेटिंफो ह्या मेथडस डिलिट करणार आहोत
आपल्याकडे डोगेत आणि डोपोस्ट या दोन मेथडस उरल्या आहेत
आता डोगेत मेथड पाहू
कुठल्याही साध्या यूआरएल रिक्वेस्टसाठी doGetही डिफॉल्ट मेथड असते
डोगेत मेथड मधे काही कोड टाईप करू
आपण प्रोसेसरीक्वेस्ट मेथड आधीच डिलीट केली होती
त्यामुळे प्रोसेसरीक्वेस्ट मेथडसाठीचा मेथड कॉल काढून टाकू
तसेच डोपोस्ट मेथडनधून देखील काढून टाकू
आता डोगेत मेथडवर जाऊ
आपण डोगेत मेथडला दोन पॅरॅमीटर्स पास केलेली आहेत
रिक्वेस्ट हे पहिले आणि रिस्पॉन्स ऑब्जेक्ट हे दुसरे
लक्षात घ्या रिक्वेस्ट हे हॉटप्सर्व्हलेटरक्वेस्ट टाईपचे आहे
आणि रिस्पॉन्स ऑब्जेक्ट HttpServletResponseटाईपचे आहे
आपण रिस्पॉन्स ऑब्जेक्ट हे क्लायंटला एचटीएमएल रिस्पॉन्स परत देण्यासाठी वापरू
त्यासाठी प्रिंटव्राइटर ऑब्जेक्ट बनवणे आवश्यक आहे
आपण प्रिंटव्राइटर classआधीच इंपोर्ट केला आहे
आता डोगेत मेथॉड मधे टाईप करा प्रिंटव्राइटर स्पेस राइटर इक्वॉल टीओ रिस्पॉन्स डॉट गेटव्रायटर ओपन एंड क्लोज ब्रॅकेट्स सेमिकोलॉन एंटर दाबा
पुढच्या ओळीवर टाईप करा राइटर डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोटसमधे वेलकम
Ctrl स् दाबून फाईल सेव्ह करा
आता सर्व्हलेट कार्यान्वित करू
त्यासाठी डाव्या बाजूला प्रोजेक्ट्स टॅब मधे मिझर्व्हलेट डॉट जावा राईट क्लिक करा
रन फाइल वर क्लिक करा
सेट सर्व्हलेट एक्झिक्युशन यूआरएल डायलॉग बॉक्स उघडेल
ओक क्लिक करा
ब्राऊजर विंडो उघडल्यावरURL कडे लक्ष द्या
येथे लोकलहोस्ट कॉलन 8080 स्लॅश मायफर्स्टप्रोजेक्ट स्लॅश मायझर्वलेटपाठ असे दिसेल
येथे मायफर्स्टप्रोजेक्ट हे कॉन्टेक्स्ट नेम आणि मायझर्वलेटपाठ हा आपण सेट केलेला यूआरएल पॅटर्न आहे
ब्राऊजरवर welcomeहे टेक्स्ट प्रिंट झालेले दिसेल
नेटबीन्स इदे वर जाऊ
आपण प्रिंटलं मेथडमधे एचटीएमएल कोड पास करू शकतो
उदाहरणार्थh3 टॅगमधे वेलकम लिहा
फाईल सेव्ह करा
हे सर्व्हलेट आधीच डिप्लॉय केलेले असल्यामुळे पुन्हा कार्यान्वित करण्याची आवश्यकता नाही
वेब कंटेनर हे आपोआप शोधतो
आता ब्राउझर वर परत जा
रिफ्रेश करा
वेलकम हा मेसेज वेगळ्या फॉरमॅटमधे बघू शकता
इदे वर परत जा
अशारितीने आपण सर्व्हलेट बनवले आहे
सर्व्हलेट्स वापरून कुठलेही वेब अॅप्लिकेशन बनवू शकतो
एचटीएमएल कोड दाखवण्यासाठी सर्व्हलेटचा वापर केला आहे
एचटीएमएल कोड जावा कोडमधे आहे हे लक्षात घ्या
हे शक्य असले तरी मोठ्या वेब अॅप्लिकेशनसाठी लिहिणे कठीण होऊ शकते आणि म्हणून वापरले जात नाही
त्याऐवजी जावा सर्व्हर पेजेस वापरणे योग्य ठरते
सर्व्हलेट्स आणि jspsचा उपयोग पाहू
प्रेझेंटेशन कंटेंट पासून वेगळे करण्यासाठी सर्व्हलेट्स आणि जेएसपीएस एकत्रित वापरले जातात
सर्व्हलेट्स कंट्रोलर म्हणून आणि जेएसपीएस व्ह्यू म्हणून कार्य करते
सर्व्हलेट्स मधे जावा कोडमधे एचटीएमएल कोड असतो
JSPमधे HTMLकोडच्या आत जावा चा समावेश होतो
याबद्दल अधिक पुढील पाठांत जाणून घेणार आहोत
आता नेटबीन्स IDEवर जाऊ
आपण साधे जेएसपी पेज बनवू
मायफर्स्टप्रोजेक्ट वर राईट क्लिक करा
न्यू वर जा
आणि जेएसपी क्लिक करा
नवी JSPविंडो उघडेल
वेलकम असे फाईलनेम द्या
फिनिश वर क्लिक करा
डावीकडील प्रोजेक्ट्स tab वर क्लिक करा
वेब पेजेस फोल्डरमधे welcomeजेएसपी बघू शकतो
आता एडिटरमधे हेल्लो वर्ल्ड च्या जागी वेलकम करू
वेलकम हे ह1 टॅग्जमधे आहे
आता फाईल सेव्ह करा
ब्राउझर वर जाऊ
यूआरएल मधे मायफर्स्टप्रोजेक्ट स्लॅश च्या पुढे welcomeजेएसपी असे टाईप करा
वेलकम असे आऊटपुट दिसेल
म्हणून प्रेझेंटेशनसाठी जेएसपी ला प्राधान्य दिले जाते
थोडक्यात या पाठात आपण शिकलो वेब सर्व्हर वेब कंटेनर साधे सर्व्हलेट बनवणे
साधे जेएसपी बनवणे
पुढे जाण्यापूर्वी हा पाठ तुम्ही समजून घेतल्याची खात्री करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे
त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160सहभागासाठी धन्यवाद